अं पाच सहा अं पाच सहा नाही. दोन हजार दहा च्या आसपासची गोष्ट आहे. हा पण दोन हजार दहा ला तर किती दहा हजार म्हणजे खूपच महाग होता ना. बरोबर हो. दोन हजार दहा ला माझ्याकडे ब्लॅकबेरी होता. बर. आणि आता आपण दहा हजार चा काही घेऊ नाही शकत त्यावेळी दहा हजार चा.

द्याटीज अराउंड ट्वेन्टी टू ट्वेल ट्वेन्टी थावझंड ट्वेन्टी टू थावझंड अमाउंट. पाचशे बारा MB ची RAM होती. छान होता तो ब्लॅकबेरी, माझा हांड सेट आणि माझा सुरुवातीला ब्लॉक कलरचा ब्लॅकबेरी होता. तो हरवला. नंतर व्हाईट कलरचा ब्लॅकबेरी माझ्याकडे होता.

हो. युट्युब बघायचो न मी. माझे विडीयोस खूप अं सिलेक्टेड विडीयोस बघायचो मी युट्युब वर. आणि डाटा खूप सांभाळून सांभाळून वापरायच

तेव्हा BSNL वर्णित नवीन नवीन थ्रीजी आल होत.

नंतर मग मायक्रोमॅक्स आली. त्याच्यानंतर सॅमसंग नी त्याच्यानंतर सॅमसंगचे सेट आले. छोटेसे ह्यांड. त्याच्यानंतर सॅमसंगचे बेसिक सेट आले.

माझ्या चुलत बहिणीच लग्न झाल अं दोन हजार सोळा ची गोष्ट आहे. आय थिंक हो. सोळा. हो. सोळा चीच गोष्ट आहे. तेव्हा मायक्रोमॅक्स ज्यूस टू नवीन आलेल होत.

आणि त्यावेळी मायक्रोमॅक्स चांगली कम्पे कोम्पिटेसन देत होती या सगळ्यांना.

त्याच्यानंतर मायक्रोमॅक्स. मग आली एम आय. एम आय ने तर सगळ जगच बदलून टाकलं. त्या कोस्ट रेंज मध्ये सर्वोत्तम क्यामेरा क्यापिसिटी फक्त आणि फक्त एम आयच देऊ शकत. जर का तुम्हाला फक्त आणि फक्त क्यामेरा लेस हवी असेल क्यामेरा ची यु विल टू दे माय. हा तर फिचर फोन घ्यायचा असेल तर ते. कोणता लागणार आहे. बीस फर्स्ट प्रो फर्स्ट प्रोईटी दे माय.

नोकिया पेक्षा सॅमसंग चांगल आहे. Either कोस्ट आणि इफेकटीविटी च्या बाबतीत either एम आय ओर सॅमसंग ओन्ली बोथ मग एम आय तर चायनीज आहे ना. मग हाच सॅमसंगच बरा आहे. हो त्यावेळी तर चायनीज वगैरे एवढे इसू नव्हते. त्यावेळी तर सगळच रुटीन होत. हा. ते नॉर्मल आता आता तसं नाही न. आता सेक्युरेटी जास्त झालेल आहे. हु का आता ते ब हे नॉन चायनीज वापरल तेच बर राहील.

सॅमसंग च कस आहे आता लोकांना घडी घडी घेतलं हे दिसतील तेव्हा पण पहिल्यांदा सेक्युरेटी साठी हे ते. नाही. सॅमसंगची सेक्युरेटी चांगली आहे. नाही नाही हे मोठ्या डिस्क चे.

हा हा. फोन सॅमसंग चे चांगले राहतात?

अबाव ट्वेंटी थाव्झंड च्या सिरीज मध्ये सॅमसंग वेरी गुड.

सॅमसंग चे जर आता फिवचर फोन अं शोधले तर ते भेटेल का?

सॅमसंग हाय का नाय? कितीपर्यंत? थांब जरा. पण आता. आता आधी कुठेई फोन प्रेसप करण्यापेक्षा फायुजी फोन आता अपकमिंग मध्ये आहेत. वन्स फायुजी फोन इस कमिंग यु विल डारेक्टली विल डारेक्टली डू युर परचेस द्याट. कारण आत्ता फोन येणार. त्याच्यानंतर फायुजी अपडेट्स नंतर परत एकदा तो फोन जुना झालेला असणार. परत फायुजी चा फोन येणार. सो, त्याच्या पेक्षा ही गोष्ट नेहमीच चांगली. अच्छा अन मग त्याचा आणि फिचर फोन चा कोणता काही प्रोब्लेम नाही होणार? त्यांचा दोघांचा काही संबंध, नाही ना? फिचर ऑबीस ना फायुजी चे फिचर अजून जास्त upgraded असणार. हे Multimedia फोन असं म्हणतो मी Multimedia सिस्टम मध्ये Multimedia. Multimedia कोलीटी जास्त चांगली होईल त्याच्या. फायुजी ला बरबर.

ते मला नाही माहिती रे. या बद्दल.

नाही. हा. ते फोन तर खूप साधे फोन येन. हा. तर ते तेच ना. ते साधे फोनच सांगतोय. नोकिया. नोकिया. हा. म्हणूनच मी नोकिया नोकिया बोललो अगोदर, नाय का? हम्म फोन मध्ये नोकिया वेरी गुड तु तो सेंकंड फ्लोर वरून जरी तुझा फोन खाली आला तरी फक्त जास्तीत जास्त बैटरी बॅटरी आणि सीम सेपरेट होईल. Assembled केलस की परत फोन सुरु.

त्याच्यावर कॉलिंग होईल की नाही. आता समजा एखाद्याचा माझ्याकडे समजा तर तसंही नाही. बघ. जिओचा तर नोकियाचा फिचर बेसिक मोबाईल मध्ये चालेल की नाही.

संशय आहे मला. नाही होणारच नाही कॉल त्याच्यावर. एअरटेल एअरटेल असला समजा एअरटेल तर त्याच्यावर होईल का? एअरटेल चा असेल तर चुकून माकून होऊ शकेल. जिओ असेल तर विसरून जा. त्यांनी म्हणजे अलाउड च नाही केलं टूजी ला का? टूजी थ्रीजी त्यांच्याकडून हाय ना? ब्लॉक मारलं

मग एखाद्याला करायच असेल तर पोर्ट करावा लागेल स्वतःचा नंबर.

पोर्ट करायला लागेल चल तू, बाकी सगळं आवरलं तुझं?

ठीक आहे, मला एक दुसरा कॉल येतोय. आपण थोड्या वेळानी नंतर बोलूयात परत.

काही नसत झालं जाऊदे. काय झालतं तुमच? हो का! ही असेल एक duty तेव्हाच म्हणून ठाणे कोल्हापूरचं. नाही जाऊदे ते topic सोड म्हणलं काही तरी वेगळं बोलूया आपन.

नाय नाय sir मी काहीच तो अर्थच नाही

मुलं होती, मला काय वाटलं bad touch केलंन?

आणि तो मला काही पण बोलायचा तोच शिकवायचा मला boxing मग मला चांगलं नव्हत वाटत ना. त्याच्यामुळे मग मी म्हंटलं नाही सर मी करू शकत म्हंटलं माज card पण देऊन टाका म्हंटलं मला नाही करायचा class असं म्हनलं आणि मग सोडून दिल. आणि मला है म्हणायचं होतं कि अ?

कसं survive करतील ओ ते mumbai मधे? तुला माहितीये का? कुठ पण पाठवतात कुठ पण पाठवतात आता पुण्याला मी एकटी गेली होती, कसं? पुण्याला मी एकटी गेली होती तेव्हा, पुण्याला मी एकटी गेली होती.

मी train मधे आहे मी एकटी, train मधे बिलकुल पण जागा नाही नव्हती मी इथे adjust त्या tc ला म्हंटलं जागा करून दे त्याने करून देली मला जागा. तेवढा confidence आहे माझ्या मधे माझ्या mummy ला तर अस वाट कि माजा दादा घाबरेल इतकं जरी पण मी कधीच घाबरणार नाही उलट माजी mummy मला समोर ताच्यापेक्षा पण बोलते कि तु जा तुला समजेल पण त्याला नको त्याला राहूदे असं बोलते. काय म्हंजी माझ्या mummy ला माहितीये मी एकदम strong girl आहे.

नाय strong girl तर तू आहेस ग पण मग एकदम म्हंजी सर्व गुण

किती वर्षाने

म्हणजे travelling करत mummy सोबत राहनार आहे ग आज कालच्या पोरीला बारावी होई पर्यंत सोडत नाही. सोडला तर चालत पण पाहिल्या पासून सवय ना

एवढया वर्षानि ती करतेय travelling वैगरे माहिती घेतेय कि एकदा पुण्याला कसं जायच इकडून जायच सगळे route माहितेय, मग mummy ला वाटतं जाऊदे जाऊ शकते मी तेवढे माझे डोळे हे आहेत ना, अरे पण? म्हणतोय तर आहे म्हना अर तस नाय ग कोणाच्या मनामध्ये काय आहे काय नाय कसा समजणारये

हे होणार पण नाही अस हम्म पण एवढा confidence ठेऊ नको

असा एवढा confidence ठेऊ नको बरका एवढा confidence overconfidence होऊन जाईल मी ती आहे मी ती गोष्ट safe आहे का नाही हम्म तेव्हाच काही ना काही पाऊल टाकते पुढे

हम्म एकदा एकदा रात्रीची गोष्ठ येते मी boxing class वर्ण किती रात्री अकरा वाजता

हम्म मग मी अकरा साडे अकरा किंवा बारा वाजयला फक्त पंधरा मिनटं बाकी होती मग तेव्हा मैत्री च्या four wheeler मधनं कोणतं ते काय बोलतात हम्म मुरबाड side ने मुलं येत होती four wheeler मधे बापरे एवढी drink केली होती त्या मुलांनी एवढी drink केलीली त्या मुलांनी खूप ते मुलं मग नाय का आले अं आणि मग मला address वैगरे विचारायला लागले मग ती last ची मुलं एवढी बघत होती ना विचित्र अरे देवा मरूदे म्हंटलं काहीतरी काहीतरी अं म्हंटलं एवढ तिघ जनयेत ती मागची मुलं मला बघत्यात म्हटलं तो मुलगा तिकडचा address विचारतोय मी त्याला सांगतेय कि इकडंय तरी तो बघतोय एवढी भीती वाटली कि मी समोर थोडीशी party केली तरी ती party मग थोडीशी त्या side ने गेली तरी ते तिकडे आलंय अह तेव्हा काय open नव्हतं फक्त एक आहे एक आशिष wine bar open तिथला बाकी काय open नव्हतं मग? मग मला समजत नव्हतं काय करू काय करू काय करू मी लगेच माझ्या friend ला call केला म्हंटलं मला

म्हंटलं आम्ही काहीच सांगितलं नाही फक्त message मग लगेच त्या नि message seen केला आणि चार जणांना घेऊन आले मग मग त्या चोवंघानी . luck चांगलं अरे पण luck चांगलं .

नसतं आलं तर मला नाही माहीत काय होत ते नाय माहित नसतं झाल पण मंग तेच ना तू सोबत ना paper spray घेऊन जा हे घेऊन जा ते घेऊन जा हे घेऊन जा ते घेऊन जा birthday ला paper spray gift दिला होता आता birthday झाला तेव्हाच एवढी हसली होती मी पण ते खरये मुलं . पर आपल्यला काय माहीत नाही पुढे काय होणार आहे ते मग असू आपल्या सोबत काही पण बरोबर कि नाही हम्म अगं तू mumbai सारख्य city मधे survive करू शकतेस म्हंजी तू great आहे direct इतक्य लहान वयात आनी ते भी घरचे नाही सोबत कोणीच नाही हा first year ला गेलीस . first year ला गेली second year ला आली अरे बापा मोठी आहे तू पन fist year ला गेली second year ला गेली थोडि मोठी झालीस चोवीस पंचाविस वर्षाची .

मुलं भी नाही करू शकत तू करती

हम्म train नि मला खूप सोय आहे बाबा मी day night

जसं college चं काम आलं तर train नी वैष्णवी ये college ला तर हे जाईल अनं different different different different comedy ची लोकं भेटतात

सेकंदा सेकंदामध्ये किती आठवलेले नसतात

मग पहिले मला अगोदर चे अगोदर नव्हतं बरं अगोदर काय कारण मी लवकर मध्ये गेली असती तेव्हा train ला खूप कमी गर्दी होती पण नंतर जेव्हा train सुरु झाल्या सगळ्यांसाठी तेव्हा मला येवढ hard जात होतं ना मला रडायला येत होता अक्षरशः यार मला रोज जायचं

पण नंतर जेव्हा सगळं जेव्हा easy जायला लागलं तेव्हा समजलं कि नाही मी एकदम माझ्या life मध्ये

मित्र मैत्रिणी भेटलेत मला परत college मध्ये teachers लोकं तर माझी एवढी respect करतात ना हम्म

भेटत नाहीत रे अशी भेटत नाहीत अरे मी काय म्हणतो ऐक ना ऐक ना आता भेटले भेटले तर देवाच्या नशिबाने भेटले, पण आजकालचे friends circle म्हणजे ते बी थोडं लय ए म्हणजे धोकादायक ए स्वतःसाठी किती धोका कारण कि ते आपला काटा कुठं काढतीन, आता तू मुंबई मध्ये राहते, मला माहित नाही कशे राहती काय राहती पण म्हणजे खरंच स्वभाव कसा आसल आजकालचे लोकं friend मधी काटा काढतात हा म्हणजे personal नाही गं फक्त विषय नाहीये पण एखाद्याचं असतं कुठे gamer nature म्हणजे ते असं नाही कि तुला देतीन काहीपण संगतीन घडलेले

काहून नाही नाही ते माझ्या पद्धतीत नाही ते घडलेलं माझ्यासोबती घडलेलं म्हणून सांगतो जितकं आपण famous असतो तितकं आपली हम्म थोडं आपली वाह वाह असती college मध्ये हे ते ती लोकं जळता आतून पण ती आता दाखवत नी त्यांना कोणता मुद्दा भेटला नाही कि पकडता आपल्याला आपल्या मनात काही जास्त काही नसतं, झालेलं माझ्यासोबत असं मुंबई मध्ये असलं किती बाबा बाबा friends माझ्या topic च नाव आहे college college मी third yearB. farm ची डिग्री घेत आहे. मी आता third year ला आहे b. farm in R. C. Patel institute of pharmasetical education and research center shirpur जवळ जवळ दीड वर्ष offline तर मी केलेच नाही घरी online lockdown मध्ये गेले दुसऱ्या वर्षाचं last last च ending च म्हणजे चौथ्या sem ला मी पहिल्यांदा offline exam वगैरे देणं सुरू केले असावं केल असावं म्हणजे तेव्हाच केल मी मग काय झाली माझी normal routine start तेव्हा जेव्हा आली तेव्हां खूप मजा येत होती आ finally offline college भेटल enjoy करायला मिळेल आणि मग काय मी मस्त enjoy करत होती गेल ते second year आल ते